एक मस्जित बी दिसत आहे.

अ ब तीन आणि शेल्फ सारखं दिसत आहे ते.

अ त्या कब्रस्तानच्या व व आजूबाजूला--

अ बाजूला पण खूप सारे इन्स्ट्रुमेंट्स ठेवलेले आहे.

करू अ च च हे एक चर्च आहे येथे खूप जना मय जमलेले आहेत एक मोठा अ गेट आहे क्रॉस केलेला आहे त्याच्यावर.

अजून इकडे व या साइडने डाव्या साईडने पार्किंग अ केलेल्या गाड्या आहेत आजूबाजूला थोडे बिल्डिंग अ पण दिसत आहेत.

आणि आ म त्याच्यामागे बिल्डिंग्स दिसत आहे खूप सारे बिल्डिंग म्हणजे हे आपले --

एक अ गोडाऊन दिसत आहे अ मागे अ त्याच्या अ ठेवलेल्या असत सामान वगैरे आणि समोर म्हणजे ते पॅक आहे.

कोणी म अ एकाने पिवळ शर्ट एकाने अ अ ब्लू कलर च घातलेल आहे.